तपकरी आणि काळ्या रंगाच्या तीन कोंबड्या आहे कोंबड्याच्या डाव्या बाजूला बाईक उभी आहे बाईकला काळ्या रंगाच्या प्लास्टिकने --

इथं काही कागदाचे बॉक्स दिसतं आहे.

सोन्याची दिसते आहे त्याच्या समोर दोन तीन माणसं उभ आहे.

पिवळा रंगाची माती पसरलेली आहे आणि त्याच्या बाजू बाजूला काही पिवळे-पिवळे पान आहे आणि झाडे आहे झाडाचे काही पान पिवळे झालेले आहे आणि झाडे काही झाड आहे त्यांच्या पान गार हिरव्या क रंगाचे आहे.

ते स्टीलच्या ग्लासचा बंगला बांधला आहे हिच्या मधी एकोणीस ग्लास चा उपयोग केला गेला आहे वरून दोन ग्लास आहे त्याच्याखाली तीन त्याच्या खाली चार आणि त्याच्या खाली पाच आणि त्याच्या खाली पण पाच ग्लास आहे.

लोकड्याची जाडी दिसते आहे आणि जाळीच्या आतमध्ये एक मयूर आहे मयूर निळ्या आणि हिरव्या रंगाचा आहे त्याचं पंख खूप वेगवेगळं आणि छान दिसतो आहे त्याच्या बाजूला झाडे आहे तो झाडे हिरवे अन आहे.

नद्याचं पाणी खूप जाग्यावर पसरलेलं आहे नद्याचं एक झाड आहे त्याचं पान पिवळासारखं आहे त्या झाडाच्या बाजूला दुसरं झाड आहे त्याचं पान हिरवं आहे नद्याच्या मागे एक घर आहे त्याच्या रंग पांढरा आहे.

रोड आहे रोड वर पांढऱ्या रंगाच्या घोडा आहे घोड्याला लग्नासाठी तयार केलेलं दिसतो आहे त्याच्या पाठीवर गादी लाल रंगाची बांधलेली आहे.

इथं महिलांचा झुंड एकत्रित झालेला आहे रंगीबेरंगी कपडे नेसलेले आहे पाणी आहे पाणी खूप जागेवर पसरलेलं आहे पाण्याच्या वर गवत आहे गवतचा रंग हिरवा आहे.

चार डमी भिंतीला अटकवलेले आहे चार डमीतला कपड्याचा रंग गुलाबी हिरवा पांढरा आणि निळा आणि काळा आणि पांढरा आहे.

सीमेंटच्या विटाचा रस्ता आहे त्याच्या मागे काळ्या रंगाचं गेट आहे आणि गेटच्या बरोबर एक केसरी रंगाची भिंत आहे भिंतनी भिंताच्या कलर केसरी आणि लाईट पिंक आहे.